इथं आम्हाला पाच सहा लोकं दिसतं आहेत.

हे टंकी लेटर टाकण्याची टंकी आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं एक ऑफिस दिसत आहे इथे आम्हाला दोन लोकं दिसत आहेत.

इथे आम्हाला घड्याळ दिसत आहे.

इथे आम्हाला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे दिसतं--

या चित्रामध्ये आम्हाला इथं एक डेकोरेट केलेले गेट दिसत आहे.

इथे आम्हाला चार पाच लोकं दिसतं आहेत.

लोकं आलेले आहेत इथं सर्वांनी आय कार्ड घातलेलं आहे.

हा पाणी निळा निळा दिसत आहे.

इथे आम्हाला लाल रंगाची मीटिंग लागलेली दिसत आहे फ्लावर्स आहेत.